आणि इथे लोक येऊन आपल्या अ शरीराचे वजन कमी केव्हा जास्त करू शकता--

त्या दुरुस्ती करण्या साठी आलेल्या आहे.

एक सुंदर अस वातावरण ढगाळ वातावरण दिसते आहे आणि एक नदी आहे त्या नदीमध्ये एक मुलगा दगडा वर बसून--

आणि हे एक मोठ रिसर्च सेंटर आहे.

इथ काही मुली दिसत आहे त्या आर्ट्स आणि क्राफ्ट च काहीतरी काम करत आहे.

एक यल्लो कलर ची पट्टी आहे नंबर प्लेट .

आणि त्या नंबर प्लेट वर एम यच एकोणीस एकोणपानस--

हे बुद्ध विहार आहे ह्या बुद्ध विहारा मध्ये खूप मोठी मूर्त आहे त्या मु--

हे ह्याला कुकुट पो पालन असे म्हणतात.

हे टाकाळ घाट येथील मोठ बुद्ध विहार आहे त्या बुद्ध विहारा मध्ये--

इथ एक माणूस दिसत आहे. तो माणूस जॅकेट घालून आणि डोक्यावर टोपी दिसते आहे.

इथे बांधकामाचे काम चालू आहे त्याच्यामूळ हा इंजीनियर इथे उभा देखरेख करायसाठी आहे.

आणि त्या गेट च्या बाजूला एक रोड आहे दिसत आहे आणि एक झाड दिसत आहे.

इथे मोठं धरण दिसते आहे.

आणि ही मोठी इमारत आहे.

आणि अ एक गावावरून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी याचा --